विविध प्रकारचे प्रदूषण जलप्रदूषण, मातीप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण हे सर्व मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारी आहे.

शेतीमध्ये अनेक वर्षांपासून विविध खते आणि इतर रसायनांचा वापर केल्याने मानवजातीसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या वायुप्रदूषणांचे आणखी एक प्रमुख कारण आहे. patrol वाहनांपेक्षा diesel वाहने जास्त धोकादायक आहेत. कारण ते

सामान्य जनतेने प्रदूषणाच्या दुष्पपरिणामांची जाणीव करून देणे आणि दुष्परिणामांची जा व व त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रदूषणाच्या विरोधात धाव घेणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावणातील नैसर्गिक समतोल राखण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात आणि रस्त्याच्या दुतर्फा एखादी हिरवीगार झाडी लावली पाहिजेत. प्रदूषणाचा आपल्या जीवनावर परिणाम होत आहे. म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर पावले उचलली पाहिजेत. आणि आपण जे काही करू शकतो, ते शक्य केले पाहिजेत.

उच्च वापर, चिमणीतून होणारे उत्सर्जन, मोटारीतून निघणारा धूर इत्यादींमुळे प्रदूषण निर्माण होत आहे. वाहानांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाच्या वापराच्या पातळीत वाढ झाली आहे. ज्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या वाप्रदूषणाचा आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे लोकसंख्या त्यामुळे अधिक घरांची गरज निर्माण झाली आहे. राहण्याची जागा बनवण्यासाठी झाडे तोडणे, आणि लोकांलोकांच्या इतर आधुनिक गरजांमुळे प्रदूषण वाढत आहे. या विषयावर कुणीही विचार करत नाही. पण प्रत्येक जण पैसा कमावणे आणि भौतिक सुखाच्या वस्तू गोळा करण्यात व्यस्त आहे. जास्त लोकसंख्येमुळे गोड्या पाण्याचा वापर आणि लाकूड इत्यादींवरचा वापर वाढला आहे. भौतिक सुखसुविधाच्या वाढत्या मानवी गरजा थेट प्रदूषणाच्या ससाराशी संबंधित आहेत. आता आपल्याकडे श्वास घेण्यासाठी ताजी हवा, पिण्यासाठी ताजे पाणी आणि निरोगी पिके घेण्यासाठी ताजी जमीन आणि झोपण्यासाठी शांत वातावरण नाही. हे आपण. आपल्या निष्काळजीपणामुळे सहन करत आहोत. वास्तविक शारीरिक आणि मानसिक आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक ताजे वातावरण मिळवण्यासाठी आपल्याला सतत कठोर परिश्रम करावे लागते. आपल्याला या राक्षसांवर नियंत्रण मिळवण्याचे आहे. आणि अधिकाधिक झाडे लावून उद्योगांनी, कारखान्यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन, अवजड वाहानांची आणि इतर पापावले उचलून त्यांचा लावायचा आहे. वायुप्रदुषणामुळे पिकांचे आणि झाडांचे विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते. कसा गेला हिंदीचा paper suddenly yes ? or Marathi is hard easy minute paper pattern मराठीमध्ये बोलू कि हिंदी मध्ये बोलू? medium paper medium personal student background language मराठी मध्ये बोलेन. आणि मध्ये-मध्ये हिंदी मध्ये बोलेन. चालेल ना? चला, सुरवात करूया आपण. गद्य मराठी बारावी कृतिपत्रिका आणि thank you खूप छान-छान comment केलं कालच्या paper साठी. आणि मुलांनी म्हणलं कि खूप चांगला paper गेला. खूप व्यवस्थित आम्हाला समजलं.

Time change करा असं करा? अरे काय गरजे? दहा minute त grammar शिकणार. कशाला मग क पूर्ण दिवस घालायचं? Enjoy दहा minute त शिकवायला आहे ना मी grammar तुम्हाला. बघा घटकनीय गुण विभाग, गद्याला आहे तुम्हाला वीस. म्हणजे तुम्हाला माहितीये. पद्य म्हणजे कविता. सोळा marks. साहित्य प्रकार. साहित्य प्रकारला एत वीस. आणि मग ते गढी येत. ती अनुची येत. शोध येत. आणि कथा. हे तीन ला येणार, दहा mark. आणि उपयोजित लेखन, उपयोजित लेखन पण चौदा mark च असणार आहे. आणि व्याकरण आणि लेखन आपल्याला इथे हिंदी मध्ये कुठच्याही प्रकारचं व्याकरण अं sorry अं अं story writing म्हणा किंवा निबंध म्हणा. जाहिरात म्हणा. असं कुठंही नव्हतं. इथेही नाहीये. इथे फक्त आपल्याला निबंध ए. खूप सुदंर निबंध असतो रे फक्त तो. इतका छान निबंध असतो. दहा mark चा निबंध असतो.

किती सोपंय ना? आणि नंतर ना, आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान. काये? मी तुम्हाला शिकवतिये. त तुम्हाला स्थान माहितीच असायला पाहिजे. तर नाही. आपली आई म्हणा आजी म्हणा, तेव्हापासूनची, हे महात्मा आपल्या सावित्रीबाई फुलेंनी आज जे केलं, त्यांनी केलं म्हणून मी आज तुम्हाला शिकवतेय. तर ते स्थान त्यांचं आहे. हे सगळं मान जो आहे. तो आधी त्यांचा आहे. त त्यांना द्यायला पाहिजे. खूप महान अशे आहेत त्यांच्याकडे महात्मा ज्योतिबा अं फुले आहेत. आणि त्यांच्यानंतर doctor बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सगळ्यांनी आणि आपले सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्त्रीचा सन्मान, स्त्री बद्दल शिकवलं. त्यासाठी आपण हे आज आम्ही शिकवतोय. याबद्दल तर खूप सारं लिहिता येतंय. तुम्हाला points सांगतेय हं मी. हे जे सांगतेय ते आजच्या स्त्रीच्या समाजातील स्थान, हे त्यावेळेस भक्कम झालं. म्हणून आजची स्त्री इथे उभ राहून camera पुढं तुम्हाला शिकवतेय. तर मुलांनो गद्य विभाग मध्ये, आकलन कृती दोन, आकलन कृतीमध्ये, अं जे लिहिलेल असत. Passage मध्ये बघून तुम्हाला लिहायचंय. अच्छा Passage appreciate very good and thank you. आकलन कृती दोन mark ची ए.

खूप सोप्या पद्धतीने आणि दोन प्रकारची देतात बरं का? स्वमत मध्ये इथे अथवा असत. एकतर असतो अं अथवा मध्ये एकतर as a passage related तुम्हाला येत. आणि एक स्वमत म्हणजे स्वतःचा अभिप्राय तिथे आपल्याला लिहायचाय. दोन्हींपैकी तुम्ही काहीही लिहू शकता. मी तुम्हाला sorry दोन्ही सांगणार आहे. अं कृती ध्यान पैकी एक सोडवणे बघा इथे तेच लिहिलंय. स्वमत आणि अभिव्यक्ती म्हणजे, स्वतः अनुभवलेलं काही, आपलं काही विचार असतील, ते आपल्याला इथे लिहायचेत, बाळांनो. म पुन्हा तसचे same, आठ गुणांसाठी. आणि अपठित गद्य म्हणजे इथे येणार आहे, तुम्हाला unseen passage. जो आहे चार mark चा. आणि इथे कुठचाही brief येणार नाहीये. हे आपल्याला लिहायचं आहे मनानी. Okay बाळांनो? आता पुढे बघा, पुढे आहे पद्य विभाग. पद्य विभाग सोळा mark साठी आहे. अपेक्षित कौशल्य, आकलन आ अभिव्यक्ती, काव्यसौंदर्य, रसग्रहण, सगळं आहे. हेपण दोन-दोन-दोन mark आणि आठ mark. चला rapidly करूया आपण. आपल्याला grammar शिकायचं आहे. सोप्या पद्धतीने.

असं tension घेतलेलं ना सगळ्यांनी कसं होईल काय होईल म्हणून. पण आपण best करणार आहोत आज. आणि अं रसग्रहण आधारित कृती आहे. आणि रसग्रहण, काव्यसौंदर्य पण तेच आहे. कि चार ते सहा काव्यपंक्ती देऊन तुम्हाला त्याचा अर्थ लिहियाचाय. किंवा रसग्रहण करायचंय. तर ते दोन्हीपण आपण आज चर्चा करूयात. पुन्हा आहे बाळांनो इथे साहित्य प्रकार, कथा हे आकलनकृती same. आणि एकेक mark च येणार. आणि दोन mark च आकलनकृती आपल्याला passage चच बघून ये येथे उत्तर लिहायचं आहे. पठीत कथांवर आधारित चार कृती देणे. त्याचपैकी दोन सोडवणे अपेक्षित. प्रत्येक कथेवर एक स्वमत कृती. तर यांच्यामध्ये बघा, पठीत कथा. आपण तीन बघितल्यात कि नाई? कथा आणि शोध आणि गढी. किती सुंदर होत्या ना त्या? तर त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहायचीयेत ती. आणि यांच्यानंतर ना बाळांनो, उपयोजित लेखन आहे. म त्याच्यामध्ये माहिती पत्रक ए, feature लेखन आहे. असे चार-पाच जे प्रकारेत. त्याच्यावर त्याच्यावर पण त्यांनी एक ते चार उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी दोन गुणांसाठी चार आकलनकृती दिलेली आहे त्यांनी. आणि उपाययोजित घटकांवर आधारित उपयोजन कौशल्यकृती आहे. ते हि दहा mark च आहे. आणि व्याकरण आणि लेखन. व्याकरण मध्ये, वाक्य रूपांतरण, संवाद, प्रयोग, अलंकार, वाक्यप्रचार. वाक्यप्रचार तुम्हाला करायचेत. Textually करायचंय. मी इथे जे महत्वाचंय ते मी सांगेनच. पण हे जो हा जो प्रकारे, तो शक्यतो जास्त त्याचा नाई ते तुम्हाला आकलन करून करायचंय. बाकी वाक्य रूपांतरण, समाज, प्रयोग आणि अलंकार हे मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीमध्ये कोणता शब्द शेवटच्या शब्दावरून तो कसा ओळखायचा,

त आपल्याला जास्त कुठचाही निबंध आता मुलांचा प्रश्न असतो, miss मी यातलं कुठलं लिहू शकतो? किंवा शकते? तर माझ्यामते लिहायला तर सगळेच सोपेय. पण जास्तीत जास्त आपण ना चौथ्या number, अं जो असतो कल्पना प्रदान ideal निबंध essay जो असतो, त्याच्यावर मुलं जास्त भर देतात. ते लिहिण्यामागे. कारण कल्पनांमध्ये काय काहीही लिहा चालत. वैचारिक निबंध पूर्ण विचार क्षमता आपल्याला लिहावा लागतो. इतिहासातील लोकांचा त्याच्यामध्ये उल्लेख करावं लागत. आणि आजची स्थिती हे सगळं वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य ते पाहून तुम्हाला वैचारिक लिहावा लागतो. आणि व्यक्तिचित्रणात्मक म्हणजे, कुणा व्यक्तीबद्दलचा निबंध असतो. किंवा आवडते शिक्षक, आई-वडील आपल्यासमोर जे आदर्श आहे. त्यांच्याबद्दल तो निबंध असतो. आणि वर्णनात्मक निबंध म्हणजे तुम्ही काही पाहिलेलं आहे. त्याबद्दल त्याचा experience लिहा. किंवा first, आणि fourth हे लिहायला थोडस मुलांना सोपं जात. अं काय म्हणतायत? smooth जात थोडस अं पटकन लिहितात मुलं आणि आकलन पटकन करतात. तर हे सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. आणि पुन्हा-पुन्हा हेच सांगत नाई मी. काल सगळं सांगितलेलं कि हे marks म्हणजे एवढे सगळे असतात percentage. आणि त्यापैकी आपल्याला अठ्ठावीस option देतात. अठ्ठावीस mark च option देतात. पण त्यात ग्राह्य पकडलं जात फक्त वीस mark. Okay बाळांनो? paper

start don't waste time paper-paper directly okay हम्म first yes second para bold paper rapidly solve answer . important passage orally paper , arrange paper दृक श्राव्य दालनातील chapter वीरांना सलामी chapter personally enjoy chapter खूप छान आहे हा धडा. आपल्या वीरांना सलामी आणि अं त्या एक madam आहेत, त्या गेलेल्या स्वतः आणि त्यांची हि खरी कहाणी आहे. म्हणजे असं नाई कि, अं फक्त, एक इकिव आहे. किंवा कथा म्हणून आहे. असं काही नाही. त्यांनी शपथ घेतलं तिथे गेल्यावर. कि मी पाच वर्ष पुढे येणार. मी प्रत्येक वर्षी लोकांना घेऊन येणार आणि अं रक्षाबंधनचा जो स सण आहे, पवित्र सण आहे,

तुम्ही देशासाठी तुम्ही काय करू शकता? काय करू शकतो हो आपण? काईच नाई. म ती एकदम स्तब्ध झाली. असं खूप छान आहे कहाणी. हो कि नाई? तर त्याबद्दल हे आहे. तर दृक श्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या film मधील, थरार म्हणजे? आता इथे दोन उत्तर आहे. आपल्याला आता मागच्या पानावर जावं लागेल. okay. नाही मराठीच असंय कि, पुढच्या पानावर आहे.

दृक श्राव्य. दृक श्राव्य कारगिलची युद्ध दृक श्राव्य. Yes. first full stop to next full stop answer कर्तृत्व तो सगळं, Film दृक श्राव्य question दृक श्राव्य दालनातील कारगिलयुद्धाच्या film मधील थरार काय होता? तर थरार म्हणजे, तेवढ्यात एक तरुणी लष्कर अधिकारी तिथे आली. main answer तो सगळं थरार म्हणजे, दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस. हे त्यांनी जे film बघितली.

करावयाची आता काय लेखिकेने तर आपल्या शपथ घेतली होती. कि माझ्या मध्यम वर्गीय शब्दकोशात पणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. कोणत्या गोष्टीला शिस्त, निष्ठा, समर्पण. तो गोष्ट वेगळा. ते आपल्या या passage च तो एक part आहे कि त्या अं ज्या ह्यांनी आहेत, आपल्या लेखिकेने हि शपथ घेतली होती. तर त्यांनी काय शपथ कार्याची काय कार्य त्यांनी केली? तर त्यांनी अशी कार्य केली, कि निदान वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे पाठ ओवून त्यांची कवणं गाईन. म्हणजे त्यांच्यासाठी मी गाणं म्हणेन. त्यांचे विजयी गीत जे आहे ते मी गाईन. आणि निदान पुढील पाच वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर घेऊन सर्व वीरांना सलामी देईन. असं त्यांची ती,

Okay खाली आहे brief. Next पानावर असेल. Yes हे बघा, आता इथे हा स्वमत अभिव्यक्ती, स्वमत अभिव्यक्ती, शहिद वीराच्या आईचे शब्द इकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा. किंवा सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. अरे किती लिहिता येत रे? सैनिकी जीवन आणि आपण सामान्य नागरिक, तुच्छ आहोत आपण. आपण काहीच नाई. औक्षण जर कोणाला आठवत असेल, दहावीची कविता औक्षण. त्यामध्ये किती सारं वर्णन लिहिलं आहे. आपल्या शूरवीरांबद्दल. त्या आख्या कवितेचं जरी तुम्ही इथं अर्थ लिहिलात. आणि त्याच्याविरुद्ध आपलं जीवन लिहिलात. तुम्हाला यात पूर्ण पैकीच्या पैकी. आणि मुलांनो चार mark चय बरं का personal response. इथे एक-दोन-तीन नाहीये तिथे. इथे पूर्णतः चार mark चय. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला तीन paragraph आणि, पंधरा ते minimum बारा ते आणि maximum पंधरा line तरी तुम्हाला इथं लिहिणं अनिवार्य आहे. बरोबर? आता यात शाहिद वीराच्या आईचे शब्द इकून, ते तुम्हाला, Paragraph मध्ये याचा अर्थ मिळेल. कि नतमस्तक झाल्या त्या, किती कष्टप्रद आहे त्यांचं जीवन त्यांना समजलं. ते डबडबल डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी स्मारकाला सलाम केला. आणि शाहिद वीराच्या आईचे शब्द इकून, आपल्या ज्या अं आपल्या लेखिका आहेत. त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. किती लहान वय होत, बावीस-तेवीस वर्षांची ती तेजोमय मुलं. त्यांना आशीर्वाद द्यायचा कि त्यांना नमन करायचं? हे खूप दुर्दैव असत. कोणत्याही मोठ्या माणसांसाठी. तर त्यांनी वचन घेतलं कि मी येईन वैगेरे. हे सगळं लिहायचंय. आणि इथं आपल्याला तुम्ही सांगितलं जसं औक्षण कविता आहे तेही तुम्ही लिहिलं तरी चालेल. आता इथे बघा. ती कविता आहे, ज्यावर बसून पाखरं sorry अं passage आहे हे पण. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात, ती झाडे. पहाटेचं नव्हतं का हो वर्णन ते? पहाटेच्या झाडाचं वर्णन करा. पहाटेच्या वेळेचं वर्णन करा. ते आहे. आणि यात बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न असा आहे, ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात, ते झाड. आता कोणत्या झाडावर बसून कुजबुजतात? गुलमोहर आणि जॅकरोट. तर कुजबुजु लागले. आपापसात हलकेच कुजबजु लागले. मिळालं का कुजबुजू लागले? हा शब्द? म आपल्याला नाही समजलं तर इथे कठल्या फुलाचं नाव येत का हो मुलांनो? नाही येत कि नाई? म मला माहितीये कि गुलमोहर हे फुल आहे. जॅकरोटच फुल आहे. ते लिहायचं. तुम्हाला तो mark मिळून जाणार. हि दोन झाडांची नावं आहेत. आणि आता पुढचं लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव. किती आहे पहाट अनुभवलं कसं त्यांनी. अनुभवण्याजोगं आहे मला. लोभसवाणा नाजूक तरल अनुभव मला वाटला. तर पहाट कशी अन अनोखा लोभसवाणा नाजूक आणि तरल अशी त्यांची पहाट आहे. आता यांच्यात बघा. स्वमत अभिव्यक्त काय केलंय. पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दात लिहा. किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट. तुमच्या शब्दात वर्णन करा. आता आपण पहाटे उठतो कधीतरी. ते तरी करा किंवा किंवा काय करायचंय. त्यातलेच काही शब्द घेऊन तुम्ही सकाळी उठलात, आणि हे सगळं तुम्ही अनुभवलं. हेपण लिहू शकता. मुलांनो मी काल पण हेच सांगितलं होत. paper langage paper attempt every question.

आता बघा तुम्हाला इथं option पण दिलाय. एक तर अभिव्यक्ती लिहा. किंवा स्वमत लिहा. म त्यात passage मधूनही लिहू शकतो कि पहाट आणि पाखरे. पाखरांचा जिथं-जिथं संदर्भ आलाय ते लिहू शकता तुम्ही. पहाट पाखरांच. यामुळं स्वमत,

हा बघा एक प्रश्नय. अर्थयुक्त असणारे आणि अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्य अं जो उलगडतो तो. साहित्य कृती. आता पाहिलं बघा मुलांनो. साहित्य कृती हि शब्दांनी बनलेली असते. अर्थ काय? प्रश्न काय? अर्थयुक्त असणारे, काय अर्थयुक्त असणारे? तर अर्थयुक्त असणारे फक्त शब्द ए. कितीये मुलांनो शब्द आणि इथे mark देताय एक. जर नाही समजलं. काई-काई मुलांचा प्रश्न असतो कि नाही miss मला ना तो यातला कुठलं उत्तर आहे, मला समजत नाई. असं माझं खूप students च होतंय. त्यांना मी एकच म्हणते कि बाळा, नाई समजलं ना? तर इथून ते अर्थयुक्त त्यातला तो अंतरशब्द जो मिळालाय, तर mark तर द्यावाच लागतील त्यांना. मिळालं उत्तर. अनेक शब्दांच्या अर्थांमधून, साहित्य कृतीचा उलगडतो तो. आता उल उलगडतो. काय उलगडतो? तर आशय उलगडतो. हे बघा इथं कुठे तरी असेल आशय. झालं उत्तर. एवढंच उत्तरे. पण आपल्याला उलगडतो, keyword हे keyword घ्यायचं आहे. आणि तो, पहिल्या पूर्णविरामापासून ते दुसऱ्या पूर्णविराम ज्याला म्हणतात fullstop. तिथे आपल्याला थांबायचं आहे. समजलं बाळांनो? पहिला आपला paper झालेला आहे. आता आपण अं तिसरा. हो. आपण बघुयात. माणसाची व्यवहाराची बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा. माणसाची व्यवहाराची बोलण्याची वैशिष्ट्ये कोणती असतात? दोन उत्तरं लिहायचीये. इथे आपल्याला कुठला अभिप्राय लिहायचा नाहीये. तर बघा इथे माणसाचे सर्वसाधारण बोलणे हा एक महत्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे, निर्देशनात्मक, भावनात्मक, विचारप्रधाना आ विदा विचार प्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक अंतर असू शकते. त्यांनी हे लिहिलेलं साहित्य आहे. आता आपण पुढे कवितांकडे जाऊया. आणि आपली पहिली कविता आहे, भारूड आहे हे, हि कविता नाहीये. ते भारूड आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा. हे भारूड आहे. सुरेश भट लिखित हे आपली कविता होती रंग माझा वेगळा. हे गझल आहे. कविता नाहीये. तर ते फक्त दोनच तुम्ही वेगळे घ्या. कि सुरेश भटांनी जे लिहिलेलं आहे. रंग माझा वेगळा. हे गझल आहे. आणि हे जे आहे, आपले अं विंचू चावला. तर हा विंचू चावला मध्ये हे भारूड आहे. आणि हे जे भारूड आहे हे विंचू म्हणजे तो खरा विंचू नाहीये. तो आहे आपले ते दुर्गुण आहे. तो आपले इतके वाढलेत कि त्याचा आपल्याला, इतकं स्वतःला त्रास होतोय. त्याची दाहकता पूर्ण शरीरभर पसरलीये. त्यामुळं फणफणतयं पूर्ण अंग. तर त्याला शांत कसं करायचं. काही करायचं नाही.

आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या मार्गावर चालायचं आहे. हेच या कवितेचा अर्थ आहे. आता मला बघा क्र काम-क्रोध रुपी विंचू, इंगळी उतरवण्याचे उपाय काय? तर याचा अर्थ, त्याचा दोन अर्थ उत्तर येतो. कि एक तर याचा उपाय काय आहे. तर उपाय आहे. आपल्याला, तमोगुण अंगी अंगायचा आहे. म्हणजे चांगले गुण आपल्याला अंगिकारायचे आहे. आणि सत्व गुणांचा इथे अंगारा लावायचा आहे. म्हणजे, अंगारा म्हणजे असं उदबत्ती का कित काहीतरी अं ash वैगेरे मिळतात, ते काई लावायचं नाहीये. तर जे चांगले गुण आहेत. ते आपल्याला स्वतःमध्ये आपल्याला develop करायचे. Develop करायचे म्हणण्यापेक्षा अंगिकारायची आहेत आपल्याला. Okay? आता पुढे बघा. सत्व उतारा देऊन म्हणजे काय? तर सत्व उतारा देऊन म्हणजे जीवनसत्व देऊन, सत्व गुणांचा आश्रय घेऊन, सात्विक आहार का सत्वाचे सत्व गुणांचा आश्रय घ्यायचा आपल्याला. म्हणजे चांगले गुण, सत्व गुण म्हणजे काय? जे सत्याच्या मार्गावर जे गुण असतात, म्हणजे त्याला खरे गुण हि म्हणू शकतात. सत्य गुण हि म्हणू शकतात. सत्व गुण. चांगले गुण. ते आपल्याला अंगिकारायचे आहेत. अं विंचू चावला, वृश्चिक चावला. या शब्दाचा विरूक्तीमुळे काय होते? तर विंचू चावला, वृश्चिक चावला मध्ये भारूड येतो का? नाही, काहीच गरज नाही. भारूडाला अर्थ पण प्राप्त होत नाही. होत नाही. वेदनांचा असह्यपणा तीव्रपणे जाणवतो. आता या वेदना म्हणजे कशा आहेत बाळांनो? वेदना म्हणजे काय मला खरंच विंचू चावून वेदना होतात का? नाही. तर actually मी माझ्या जे काही bad quality आहे. तर, त्या साठी जे bad quality मला दूर करायचेत. आणि मला त्याचाच त्रास होतो. कि अरे किती वाईट आहे मी. आणि हे माझा वाईटपण मला बाजूला करायचं आहे. तर त्यासाठी मला चांगले गुण अंगिकारायचे आहे. आणि ती वेदना मला दाटपणे जाणवते. कि मी किती वाईट आहे. त्याच्यावरून हे समजत. Okay बाळांनो? आता पुढे. हं हे बघा, कविता आहे.

कि परीक्षेमध्ये question लिहायचेत का नाही. Question कशे लिहायचेत मी तुम्हाला सांगते. आता इथे जर त्यांनी, हो, त्यांनी जर चौकोन दिला असेल, तर चौकोन आपल्यालाही बनवायचंय. इथे चौकोन नाही दिला, काहीच गरज नाही. कृती दोन, अ एक उत्तर लिहायचं. कृती दोन, अ दोन फक्त main answer write only main answer. तुम्हाला प्रत्येक याचा अर्थ नाही. तुम्हाला हे लिहायचं आहे. आणि पुढे उत्तर. आता तुम्ही म्हणाल miss मला हे पण नाही लिहायचं. Okay ना, उत्तर तरी लिहा. Okay fine? आता पुढे बघा बाळांनो. Yes हे कविता, मी कविता तुम्हाला सगळ्या मी last ला समजावते सोप्या पद्धतीने. अभिव्यक्ती, सद्गुण अंगी बाळ अ बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल? सद्गुण तुम्हाला आ

सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांशी चांगलं वागावं लागेल. सद्गुण म्हणजे ज्ञान. Okay? अं सॉक्रेटिस चे मत प्रसिद्ध आहे. ऑरिस्टोटल म्हणतो, विवेकशील जीवन म्हणजे सद्गुणी माणसाचे जीवन होय. आता तुम्हाला ऑरिस्टोटल वैगेरे नाही लिहायचंय. तर सरळ लिहा, कि महान व्यक्ती म्हणतात. महान, कोणीतरी म्हणून गेलंय. बस ना? तुम्हाला सोपं करून दिली मी हि. कोणी महान व्यक्तीने म्हणून गेलंय. कि सद्गुणाकृती मुळे निर्माण होणाऱ्या सवयीचा भाग आहे. सद्गुण म्हणजे काय? जे आपण रोज वागतो. आता समोरच्यानी आपल्याला smile दिली.

ते माझी good quality ए. त आपल्याला आपल्या good quality बद्दल लिहायचंय. त्यासाठी कोणत्याही स अ सद्गुण अंगी बाणण्यासाठी आपले चांगले विचार असावे. आपले वाचन चांगले असावे. आणि चिंतनाची आवशक्यता असते. Yes. चिंतन हे खूप महत्वाचंय. म्हणजे स्वतः विचार करणार कि मी आज दिवसभर किती वाईट वागले. आज काय चुकीचे केले. मी आज काय खोटं बोलले. हे सगळं असतं चिंतनाचा भाग. म्हणून मी अनेक चांगले ग्रंथ वाचून सद्गुण अंगिकारेल. आणि आपल्यासाठी दुर्गुण ओळखून तो कमी करणे. हासुद्धा अंगी बाणण्याचा एक भाग आहे. सरी वाफ्यात कांदा लावते, कल्पना दुधाळे यांची हि कविता आहे का आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा जो असतो तो आपल्या शेतकरी महिलेचा असतो. ह्या शेतकरी महिला दिवसरात्र, खांद्याला खांदा लावून आपल्या शेतकऱ्याची पूर्णतः मदत करतात शेतीमध्ये. म तो सण असो, वार असो. आपल्यासाठी नवीन कपडे, उत्सव हे सगळं आपल्यासाठी असत. त्या आपल्या अन्नदात्याला फक्त, त्याला तो आपला अन्न आणि आपल्यापर्यंत ते कसं पोहोचावं, ते कसं व्यवस्थित शेती पूर्ण त्यांची समृद्धीस यावी, हेच फक्त त्यांच्यामागे त्यांचं कार्य असत. सरी वाफ्यात कांदा लावते, बाई लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई जीव लावते. मी-मी शेतात म्हणजे कल्पना दुधाळे या शेतकरीच्या अं वास्तवतेचे वर्णन कस करताना, वाफ्यांमध्ये कांद्याची रोपं लावताय. वाफा म्हणजे ते parellel line बनवतात शेतीसाठी. ती म्हणजे कांद्याची रोपं नसून तिथं मी जीव कांद्याच्या रोपांच्या रूपात मी लावतीये. म्हणजे, थोडा-थोडा जीव काढून मी तिथं लावतेय म्हणजे पूर्ण वेळ तिथे देतीये. माझा जो वेळ दुसरीकडे अपेक्षित ए, माझ्या मुलाबाळांसाठी, माझ्या स्वतःसाठी, तो न देता मी इथे माझा जीव तो कांद्याच्या रोपांच्या रूपात लावतीये.

कांद्याचं पीक चांगलं यावं म्हणून ती शेतात अतिशय कष्ट, काम घेत आहे. कष्ट करत आहे. आता पुढे, काळ्या आईला हिरवं गोंधते, बाई गोंधते, रोज मातीत बाई मी नांदते, बाई मी नांदते. म्हणजे तेच आता कि तेच काळ्या आईला जे मी सांगितलं, त्या दोन्हींच अर्थ आहे. आता इथे काव्य सौंदर्य म्हणजे काय असतो? चार mark चा प्रश्न आहे.

बघा, घरी जाऊन आईला विचार पहिला आधी कशी होती आणि आता कशीये. आधी अल्लड होती, स्वतःसाठी जगणारी होती. स्वतःमध्ये, गुड मॉर्निंग अलिशा गुड मॉर्निंग शुभांगी. मी अजून काही आर्टिकल वाचत होते व तर त्या मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप जे टॉपिक आहे ना तर ती मी रेड करत होते तर तुला माहिती आहे. करी लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय आहे का? म्हणजे माहितीच असेलं मी कारण की आपण जो साठी विथ पाहतो किंवा न्यूज मध्ये पण आजकाल

लिव्हिंग रिलेशनशीप म्हणजे एक जरी म्हणजे आपण ज्या वेळेस म्हणजे आह लिव इन रिलेशनशिप यालाच आपण लग्ना ची गाठ न बांधता म्हणजे एकमेकां सोबत एक स्त्री आणि एक पुरुष जसे राहतात

संबंधित ही सर्वसाधारण बाब झालेली आहे. म्हणजे ला नात्या बद्दल अनेक वेगवेगळ्या म्हणजे मध्य प्रवाहा आहेत. इतरांच्या म्हणजे जसं की अनेक वेगवेगळ्या चे. विचार आहे. जसं की आता मला जो माझं वैयक्तिक मत वेगळं असू शकते. काही जणांच्या वैयक्तिक मत वेगळं असू शकते. म्हणजे इतरांच्या मतांचा म्हणजे हे विचार न करता ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्या चे म्हणजे अशा नात्याची. गुणाह. गुंतागुंती असते त्या मध्ये की कायदेशीर समजून घेणे आवश्यक असते. म्हणजे तुम्ही सर्व आयुष्यभर म्हणजे जसं की लिव इन रिलेशनशिप मध्ये राहण्या चा एक मुलगी आणि एक मुलगा डिसिजन घेते तर त्या दोघांचे असते म्हणजे ते दोघे जण हे करतात ना म्हणजे. आह डिसिजन घेतात कीं आपण आपलं असं असं चालू आहे तर आपण लाइफ टाइम दोघे एकमेकां सोबत राहू. पण सह सा मुली ने पण म्हणजे ज्या चा विचार करून असं कोणा ट्रस्ट करायला पाहिजे. कारण की सध्या चा जो योग आहे. तो म्हणजे सर्व वरच विश्वास ठेव याचं असेल नाही कारण की एक मुलगी आणि एक मुलगा आहे

ती अशी वरच्यावर बदलत चाललेली आहे. म्हणजे माणुसकी नावा चं जे हे आहे ते वरच्यावर राहिले लं नाही ये. कारण का? सध्या तर तुला माहितीच असतील की तू सोशल मीडियावर वगैरे बघत असेल कशा कशा घटना समोर येत आहेत त्यामुळे मला पण अस वाटतं की मुलींनी किंवा मुलांनी सुद्धा दोघांनी पण मला वाटते की लिव इन रिलेशनशिप मध्ये राहण्या च्या आधी

अह आम्ही बरोबर आहे. मग जर ज्या वेळेस म्हणजे एक मुलगी अडल्ट असतात आणि जे अठार प्लस असतात असे जे मुलं मध्ये बाहेर गावा लाच एक म्हणजे चुना साठी गेलेले असतील. घरच्यांपासून दूर असतील आणि ते जर असं काही डिसिजन घेत असते. गट नंबर वन ट्री आपण एक वर्ष म्हणतो तीन वर्ष आपला कोर्स कम्प्लीट होता. आपण सोबत राहू या आणि नंतर. जर आपलं थिंकिंग विचार म्हणजे पटले तर आपण मग लग्ना चं लग्नानंतर डिसाइड करू या पण खूप जण कसं करतात जसे की बघा म्हटलं सोशल मीडियावर जी न्यूज आली माझं तर त्या श्रद्धा मर्डर केसचा आहे तो म्हणजे समोर आल्या नंतर कसं प्रत्येकांत म्हणजे घर परंतु मुली असून प्रत्येका च्या मनात एकच भीती बस ली की आता लिव इन रिलेशनशिप मध्ये ज्यावेळेस आपण एक मुलगा एक मुलगी जाते तर त्यावेळेस त्या दोघी म्हणजे मेन पॉईंट जो असतो तो मग ते दोघे चोर पाहिजे त्यांचे जे. मेन्टॅलिटी आहे ती सेम पाहिजे आणि प्रत्येक एकमेकांवर त्यांचा विश्वास किती आहे ते एकमेकांना किती चांगल्या प्रकारे ओळखतात ही त्या गोष्टी या सर्व गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. जसं मग लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्या चा फायदा येत असतो की ते दोघं लग्नाच्या आधी म्हणजे कम्फर्टेबल आहेत का नाही एकमेकां सोबत पूर्ण आयुष्य आपण एकमेकां सोबत घालू शकतो का? नाही ते चेक करण्यासाठी ते काही महिने किंवा काही वर्ष लिव्हिंगमध्ये आहे ना ते एक वेगळी बाब झाली पण काही जण म्हणजे लग्ना चा विचार न करता फक्त आणि फक्त. त्यांच्या फिजिकल

कोणा वर ट्रस्ट केला पाहिजे. आणि समजा पण एका व्यक्ती सोबत आपल्या पार्टनर आहे. त्याच्या सोबत आपण टाइम स्पेंड करतोय त्या ची मेन्टॅलिटी काय आहे हे आपल्या ला माहित झाली तर परत

पर्यंत जे पाऊल उचललं तर मला असं वाटतं की मुलींनी म्हणजे जर ज्यात आपण एक असं म्हणजे लिव्हिंग मध्ये जरी असलं तरी किंवा अदर पण रिलेशनशिपमध्ये ही असलं तरी आपण म्हणजे एक लिमिट जी असते. खाद्य असते ना ती त्यांनी लॅन्ड मार्क करून ठेवली पाहिजे. जर मुलांनी आपल्या वर म्हणजे. मुली पती तच त्याला स्टॉप केलं पाहिजे. कारण की तुझा स्टॉप नाही केलं तिथून पुढे त्या ची मर्जी आहे ती वाढत जाते जे कि लिव्हिंग मध्ये हे दोन घटना आहेत त्या समोर आले आहेत. श्रद्धा वर केस आणि दुसरं पण एक तर त्या वगैरे मुळे प्रत्येका च्या मनात अशी भीती बस लेली आहे. तुम्हाला होटल त्याच्या मग हे पण रिजन असू शकते तुला कार्ड शुभांगी. हो अगदी बरोबर आहे बघ. आयुष्यात तुम्हाला प्रमाणे की मुलींनी पण असं विचार करायला पाहिजे आणि या गोष्टी चा म्हणजे म्हणजे काटकोन म्हणजे चांगल्या पद्धतीने हे डिसिजन घ्यायला पाहिजे. जसं की दोन हजार तेरा मध्ये सुप्रीम कोर्ट आणि लिव्हिंग रिलेशनशीप बाबत जे मार्गदर्शक तत्त्वे किंवा उपाय जे सांगितले ली आहे त्यानुसार त्यांनी आसाम झाले केलेलं आहे की अधिक काळापासून चालत आलेले जे नाते असतात. म्हणजे असले पाहिजे ती किती पर्यंत टिकून राहतील किंवा मुला मुलींनी हे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे. एक मोज मोज पणा किंवा मस्ती यासाठी नाही करायची तर त्यांनी म्हणजे जसं की लग्नानंतर हसबंड आणि वाइफ राहतात. त्यानंतर चं त्यांचं जे असते म्हणजे त्यांच्या मुळे जसं की लग्न होतात. त्यांना

त्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे आणि ही गोष्ट नाही करायला पाहिजे आणि मला पण ही गोष्ट वाटते. लिव्हिंग रिलेशनशीप मध्ये की जर आपण आता एका जसं की तूं तें सांगितला. उदाहरण श्रद्धा चा हत्याकांड. की तुला त्या मुला वर खूप रस होता पण तिला आधी आधी पण तिला वाटाय चं की यांनी रॉन्ग आहे. पण तिचं कुठे तरी जे प्रेम असेल म्हणजे मुलींच्या सह सकस असते तसं मुलांच्या पण बाबतीत असते असं मी म्हणत नाही की मुलगा आणि मुली पण त्याचा मुलांच्या विभाग तिथे असते आणि मुलींच्या बाबतीत असतील तर ती त्याच्या वर खूप झाला तेज करते. पण त्या मुला ला लग्न म्हटलं की त्या लाही असाय चा म्हणून मुलींनी जर हे पाऊल उचलायचं असेल तर त्यांनी शंभर वेळा विचार करायला पाहिजे

घरच्यांचा पण तेवढंच आहे. आज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. कारण की घरच्या घरी पण लक्ष द्यायला पाहिजे की बाबा आपली मुलगी या गोष्टी ला हें करते तर ती म्हणजे जर